तर मग मी लग्नच नाही करणार. अरे sir मग प्रत्येक वेळी तुम्हाला तिकडं जावं लागेल आपलं अं कोणत्या ते पेठ मध्ये जावं लागेल प्रत्येक वेळीस ते चांगलं नाही ना sir नाही नाही मी तिथे कुठे जात नाही आस पास

हो मी घरीच असतो मला दुसऱ्या काही गोष्टीं मध्ये interest च नाही आहे. test cricket मध्ये माझा आहे आज ज्या प्रकारे भारतीय team ने गोलंदाजी केली. कुठे ना कुठे खूप चांगली गोलंदाजी केली काय वाटतं तुम्हांला? हो मला पण तेच वाटत खूप छान खेळलेत आपले इंडिया चे player players

मला असं वाटत कि कुठे ना कुठे रोहित शर्मा यांचा form नाही आहे. ते मागच्या दोन वर्षांपासुन आपण बघत आहे. त्याने एक century सुद्धा मारलेली नाही. अच्छा पण त्याच्यानंतर त्यांचा एवढा performance नाही आला जेवढा test मध्ये दिसला t twenty मध्ये दिसला नाही त्यांचा

indian team कडून जर खेळण्याची शक्यता वाटत आहे सर्वात चांगली तर तो एक number आहे. विराट कोहली आणि शुभमन गिल.

हो अगदी बरोबर बोललात sir तुम्ही पण आता हे कशामुळे बोलताहेत बाकीचे लोक कारण कि ते इथं आपलं हेच्यामध्ये खेळायला लागलेत ipl मध्ये आता त्यांनी ipl मध्ये चांगले खेळलेत म्हणून बाकीच्यांना वाटतं की ते

विराट कोहली तर सर्वीकडेच खेळतो ipl राहो odi राहो. तुम्ही ती match बघितलीच असल नव्हे इंडिया पाकिस्तान final ची

त्याच्यात किती कशे षटकार मारले विराट कोहली ने तशे,

हो बरोबर आहे. त्याच्या आधीच्या match मध्ये रोहित शर्मा वगैरे खेळले होते . कस असतं आता आपला रोहित शर्मा वर तुम्हाला भरोसा तरी ठेवावाच लागेल. कारण कि तो ipl मध्ये खराब खेळलाय म्हणजे त्याचा इकडे confidence high झाला असेल. कि आपल्याला international मध्ये चांगलं खेळावं लागेल. आता तसं जर का झालं तर मग अप्रतिम काम होईल. कारण कि रोहित शर्मा हे main matches मध्ये जास्त खेळत नाही. खास कर finals मध्ये तर ते खूप कमी खेळतात.

आधी खेळायचे ते आता त्यांचं थोडं कायतर वेगळाच चालू आहे कायतरी. पण तरीपण मी अशी आशा धरतो कि तो उद्याच्या match मध्ये खेळायलाच पाहिजे . म्हणजे आता match चालू आहे त्या match मध्ये ते तर पूर्ण भारतीयांना वाटतंय कि सगळेच player खेळायला पाहिजे. त्याना असं वाटतंय त्यांनी मेहनत कमी केली असं मला दिसतंय. हो ते तर आहेच sir कधी कधी वाटतं मला ते ipl मूळ होत चाललंय सगळ्या बाकीच्या देशातल्या bowlers ना आपल्या batsman ची plus आपल्या bowlers ची त्यांना weakness कळते कि हा कोणत्या टायमाला कसा ball टाकतो ह्या ipl मध्ये बरोबर बरोबर अगदी बरोबर बोललात. हे हेच्या मुले खूप नुकसान पण होत. ipl मुळे आपल्या national cricket ला international cricket वगैरेला team ला काय चालूच असं पण हो आता आपण कायच करू शकतो आपण सामान्य माणसं आहोत.

पण आता बघुयात पुढे जर आपण काही चांगलं करता आलं तर कायतरी नक्की करूयात आपण याच्यामध्ये. हो तेंव्हा तर नक्की आपण करूया test cricket ला पाहिलं प्राधान्य आपण test cricket लाच देऊ.

हो तेच बरोबर बोलले sir तुम्ही. ठीक आहे ठीक आहे तुमच्या सोबत बोलून एकदम छान वाटलं sir धन्य वाद!

हेल्लो

ले मच्छर चावल्या ची वर.

आता काय करतो गाची ववर थांलो मी तया साठी

आहे ऑप्शन नाहीत असे नाही. मध्ये एक नाव घ्याय. ला पाहिजे होती कोपरात आहेला पाहतो आणि तिथून मच्छर चावला लागेल म्हणजे एक नाव घ्याय

हाया बारा मग काय विषयी? आमच्या वाहिनी चा काही विषय अरे जे पोरी होत मी चॅट करत होतो. आता आह चॅट करता करता काही बोलता येईल नर्सरी येताना री सेट मध्ये सामना नाही पण हे चालू असताना कसं कसं करता? कसं करताय

मग तुम्ही दोन. आता मी दोन स्नॅप पाठवले अच्छा म्हणजे च्या पाठी ला पाठवत आहे कुर्ला. हां, हेलो सर हां फक्त रीसेल मध्ये ऐप चालू ठेवावे लागतील. सेट मधून कट केली की सगळं कठीण जात असते. हां तर ती पोरगी म्हणती फळा. फक्त व्हिडिओ गाणी पाहिजे. हा विडिओ पाहिजे विषय बदल जाताना. नाही विषय होत पण मग ते आवडत नाही असं म्हणत.

आह सांजना नाही कारण जर तुम्ही एक आहे.

आहे तुम्ही आह म्हणजे आहेत. कोणती संजना लागला तो. ती दुपारी पाहिजे आहे.

हम्म प्रोफाइल फोटो काय तिथं? हाइड अँड सिक तिचा पुढचा. सायन्स.

रेक्वेस्ट ऐका रिक्वेस्ट केली का? आणि तुम्ही फॉलो बॅक मला. मग फोटो दिसेल फोटो दिसत असेल ना? हा फोटो आहे पण ग्रुप फोटो यार किती आहे ते काय? हा एक घोटाळा सांग ना.

पोस्ट एका पोस्ट पोस्ट नाही आहि का

हा सेंड कराल का मला पॉवर? कसे गुरु करू मी? आह इंस्टाग्राम वर शेअर. म्हणजे आह कसं चालेल ना करता करता? कसर. हां, चालताना रीसेंट मध्ये चालताना गाडी तून एक डाल तुम्ही करू दर्शन मग.

उम. प्रोफ टाकून बघा. अरे मला पोस्ट पाहिजे प्रोफाइल नंतर टाकणार.

पळ मला जे पाहिजे ते जात असेल तर मला काय अडचण नाही. काही ओपन हाइड मध्ये लाईट वगैरे लागेल असेल. तुम्ही शून्य डबल आवाज येतो घेण्या चा

आवाजा च्या अगोदर तिथे क्लिक करून ठेवाय चा. मग तो आवाज येत नाही आणि मग लगेच किचन मारायला. आवाज कधी आला होता? आवाज येत नाही मग मी तुला सांगू माहिती का? कारण की आहे आता मी सेट मध्ये गेलेले आहे. आवाज येत नाही मग मी तुला सांगू माहिती का? कारण की आहे आता मी सेट मध्ये गेलेले आहे.

हां, इंस्टाग्राम कर कुठे काय

किती आहे टोटल

पाच चार पाच जण आदर्शा. पाठ वा

पाठवतो ना लई पुरुषी बोलतो. मी वेगवेगळ्या त्या जेम्स च्या आ विषय काय तू राजा आहे त्यांचा

आसच असत अं गस्त असत मनतो तो

अरे हे नाही नाही नाही नाही हे दुसरं आहे. एक मिनिट हां. आह. अच्छा अच्छा हे आहे रे . ते मागे चश्मा लिस्टर बसलेली आहे का

तिच्या राइट साइ तिच्या लेफ्ट साइड ला ते मागे एक आहे. जरी रेड आणि ग्रीन यलो फोटो आहे पाय

हा ती मधातली चिवळी

नाही रे

त्याच्यात कसं आहे ना? एक दोन तीन चार पांच साहा

त्या मागच्या मागच्या दोन चालू लागला मी नागपूर मध्ये ती माल पुढे किती गोरी गोरी कधीकाळी. हम्म टीन येणार आहे इकडे नाही का? रेड कलर मध्ये मगरी चार्ट लावला आहे चार्ट मध्ये मग त्याच्या मध्ये ती खालची एकदम. बरं मी तुला त्याच्यावरती ही करून पाठवले असते म्हणून

गोरी मालिका म्हणजे नाही का?

काय हे आडी पाठ वा? तुम्हाला फक्त दर्शन आयटी चा पाठवते नाम घेणे पडते. मी तर नाही पूर्वी बोलतो आहे पण त्या पट्टीत एक बॉयफ्रेंड असतो. पण काय असतं? उकळण्या तर? ताना घेऊन. त्यानंतर येतच नाही. कोणत्या गोष्टी चा एक प्रिया प्रिया राऊत नावा च्या राजपूत नावा ची पोळी दिवसाआधी. काय म्हणाला?

ओह का? णे पाऊण.

काय मनाला

असं का ते? हां हो. फ्रेंच पाठक तुला मी हे आपल्या गॅदरिंग च्या अगोदरच हे रिक्वेस्ट पाठवली आहेत. तीन शॉट तुला मी हे

हितरकाय काय टाकता आगोदर बायो चा माहिती आहॆ का

मेडिको स्टुडन्ट मंजी मायानी आन आणखीन कायतरी हे असं काहीतरी होते नि हम्म हो ना हो ना ईमोजी होती का? हा. आता एकोण राजपूत. हे फर्स्ट च्या तिस लागला आहे. तु म्हणत होता आता केले खडसे नाव ठेवतो असं कसं? हा ना नाद होता तेज

कोणते फर्स्ट कोणतं ब आहे ते फर्स्ट टीम आपला बी यस सी च नाही रे नाही रे नाही रे नाही रे नाही रे नाही रे अहो दादा ए तेच ये तेच ये

तेच ये ते मी लिहून देतो तुला डायरेक्ट लिहून देतो तुला लिहून

काय ग ह म्हणून मनला का तूला

कोण नाही बोलत

कोन नाही बोलत ग

हवते बोलताना भाव आपला बदल सांगायचे नाही मे दंचर्स रॅपर हू हे ते